पण इकडे खूप सारे मुली पण खेळात आहे त्यांच्या हातात बॉल आहे म्हणजे हे लोक फुटबॉल खेळात आहे अशा ह्या चित्रा मध्ये दाखवलं गेलं आहे.

एकच देवाची चार पाच मूर्ती ठेवली आहे या मूर्तीच्या पाठीमागे जंगल आहे.

हा चित्र एक वॉटर पार्क चे आहे हा वॉटर पार्क खूपच मोठा आहे इकडे काही लोक मजे करत आहेत सगळ्यांनी छोटे छोटे कपडे घातलेले आहेत.

याच्यात खूप सारे राइडस पण आहेत त्याच्या आजू बाजूला फक्त डोंगर डोंगर आहेत दिसायला खूप सुंदर वाटत आहे.